independent स्वतःच हेच वर आपण करू शकतो आता, आता जर आपली चार वर्षच degree आहे चार वर्ष साठी आपण कर्ज घेऊन नंतर आपल्याला job लागल्या नंतर bank च आपण स्वता फेडू शकतो म्हणजे घरच्यांना काही त्रास नाही काही नाही

म्हणजे त्याचं पण परिक्षानी नको आहे जास्त

तेच मी पण कडून घेणार आहे loan आता थोडस आहे papa माझं थोडं खर्च ता मी माझंच करेल म्हणलं bank मधून loan काढलं मंग नंतर job आह नोकरी वैगेरे लागली कि मग ते होईल हळूहळू फेडता येईल ना

तुझ काय चाललंय बाकी काय नाही माझ पण आता मला येते scholarship त्यामुळे मी काय कर्ज वैगेरे नाही काढलं पण कर्ज ची गोष्ट एक चांगली आहे ती जेना scholarship भेटत नाही bank देते नंतर आपण पण आपल्याला हे येवढ असत कि नंतर job ला लागल्या नंतर ते फेडाला लागत बघ हा ते आहे फेडाव तर लागलं नंतर मग पण time देतात ना ते

हम्म काही नाही मग वेगवेगळ्या bank मध्ये वेगवेगळी शिष्यवृत्ती असेल परत वेगवेगळं loan असतात ना काय same असतात? हा म्हणजे कस loan एक च असत पण तेंच जे आता interest असत StateBank म्हणा, government bank private bank असतात आता त्या वेगवेगळ्या त्याच्या नुसार व्याज देतात

बघ ज्या government असतात त्यांच सहा आठ पासून सात टक्के private असेल तर जरा जास्त rate

तेच बघु आता माये मी महाराष्ट्र bank मध्ये जाईल उद्या आणि करून घेईल तेवढ हम्म बाकी मग दीदी काय सुरु आहे सध्या bank मध्ये काय म्हणाली

दीदी आता सध्या account ला account

म्हणजे ते पण बघते आणि बाकीचे सगळे जे customer असतात ग्राहक असतात ना त्यांच्या आता खूप साऱ्या कोणाला कर्ज घ्याच त्यांचे प्रश्न असतात ते पण solve करायचे हम्म loan वैगेरे तेच सोबत माहिती द्याचि अह bank मध्ये बाबा खूप गर्दी वैगेरे असते हो त्यांना कस handle होत काय माहित सगळ सगळ्यांचं बघणं सगळ्यांच कर्ज बघणं सगळ्यांचं सगळ नियोजन बघणं हा ना सगळ management करण अवघड च असत मी तुला बोलते मी तुला घ्यायचं आहे ना शैक्षणिक कर्ज हवं आहे ना

काय पात्रता काय लागत कोण कोणती कागद पत्र लागतात सगळ तिला विचारते आणि तुला मी सांगते

हा ती कृषी agree नव्हती ती, अच्छा ते वेगवेगळ्या paper असतात ते जागा असतात ना परीक्षा वेगवेगळ्या जागा निघत असतील ना bank पण वेगवेगळ्या निघतात

तुला वाटत का bank मध्ये परवडत सगळ म्हणजे करायला किती tension असत त्यांना ताण वैगेरे खूप असं बघावा लागत डोक्याला हेना सगळं बघणं arrangement करण सुखासुखी job नाही वाटत मला हम्म पण बसून काम असत ना तिथं continue गं continue काम असत हे करा ते करा

हो ते सगळ adjust म्हणजे सगळ वेवस्तीत बघणं वैगेरे आणि थोडं कागद पत्र छायगय झालं तर मग ते काम राहून च जात असेल ना कोणाचं कोणी कागद पत्र देत नाही कोणाचं कमी पडतात

सगळ हिशोब वैगेरे नीट ठेवाव लागतो हम्म मग आता बघल मी, करल तुला पण ते admission च्या वेळेस call वैगेरे होऊन जाईल काही problem नाही त्याला फक्त चांगल college भेटल पाहिजे college बघुन पण देतात बघ loan जरा mark आणि college

त्या खुप अस कमी आहे एक bank आहे ना दोन केव्हा तीन विद्यार्थी ना च देत असते त्यामुळे आह गावातल्या bank असतील तर लवकर संपर्क साधायचं हम्म हम्म addmisssion झाल कि ती process सुरु होते का? बारावी च result लागला बरोबर आहे हम्म त्याला admission भेटलं ना college ला

मग ते process करायचे कोणत्या college ला admission घेतलं admissioncertificate लागत ना घ्याला हम्म हम्म पुढे जाऊन काय problem नाही येणार ना? पण कर्ज घेतलं तर नाही नाही कसला problem सगळं safe असत ना आता government bank कडून घ्याच नाही तर फसवाफसवी चे धंदे झाले कि मग परत लगेच व्याज मुद्दल सकट व्याज सहित सकट return हम्म किती असत सगळ त्याना द्यावं लागत हम्म

अरे college च्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, bank हे करा ते करा चालू च असत sir लोकांच पण हो हो हम्म पण दीदी ला सवय झाले असेल तर, काय नसाल ना आता हा तिला सवय झालीय आता काम करायची अह पण मला नाही आवडत ते हम्म तुझं काय म्हणणं आहे काय करणार तु पुढे चालून bank मध्येच करणार का कि दुसरीकडे बघणार bank कस आता माझंच

आणि कोणती परत आहे ना scholarship ती तुम्हाला भेटते बघ, category मधल्या वाल्याना हा हा हा आहे ना भेटते ती त्याला government कोट्यातून number लागलं ना number लागला college ला तर च भेटते हम्म संस्कृती आणि प्रेरणा ला पण आहे

हम्म मग आता काय अह दीदी bank मध्येच असेल ना, आता तू विचारलं असत तू तर आता विचारू का तिला? घरी आल्या वर विचारते संध्याकाळी तिला अह उद्या सुट्टी पण असेल निवांत विचार आणि सगळं वेवस्तीत विचारून घे

शेतीवर ना?

शेती वरती ना pappa ना काढायचं का? हो papa ना काढायचं आहे जमल ना शेतू च काढलं शैक्षणिक आणि papa च कर्ज शेती वर काढलं तर शैक्षणिक ते तुमच्या साठी झालं ना

pappa कडू शकतात तरी एकदा विचारतो तिला एकाचवेळेस आपण दोन कर्ज घेऊ शकतो हम्म उत्त्पन्न च दाखल वैगेरे मला send कर कशा कशासाठी पात्र आहात कोणकोणत्या हेच्या साठी

तिला मी सगळ रात्री विचार ते कोणत्या कर्ज वर किती interest आहे आणि कोणत चांगलं आहे बघ घ्यायला हम्म वेगवेगळं असत ना कर्ज घ्याच पण पद्धती म्हणजे अस आपण कोणा कडून घेतो त्याच्या वर पण dependent असेल हो bank कडून घेऊ शकतो पण bank safe आहे बाकी च्या गोष्टी हम्म तुझ्या दीदी कडून च घेईल मी बाकी काही काही लोक पण bank च्या नावं खाली पैसे खातात हे करा दहा हजार रुपये द्या हम्म त्यांनी पण काही लोक कर्ज काढत नाही ना गं brokerage लोक असतात

कस चालाय अभ्यास वैगेरे माझ काय हे ITI माझं पण नेमकेच बारावी झालं बघ आता मी तेच बघती आहे admission घेण्याचं चेतू बारावीत आहे त्याची बारावी झाली कि त्याला loan कडून तेच पुढं च खर्च माझ आता scholarship च form भरती आहे मी ते पंजाबराव ते select झालं तर मग hostel च काही खर्च येत नाही, तर मग मी पण admission बघलं माझं दीदी साठी पण स्थळ आलं होत bank मधेच होता manager तो मग विचारलं तुझ दीदी ला काय असते काय नाही process नाहीतर निघायचं fraud तो पण हम्म माहिती काढायचं का? हो म्हणजे bank म्हणजे कस काय असत कोणतं document असलं कि तेच विचारते मी दीदी ला रात्री तेच माझ पण मधी ATM जरा expire झालेलं ते पण काढायचं आहे ते पण काढणं झालं नाही माझ ATM expire झालेलं ग

त्याला use नाही ग त्याला expiry date असती येवडी चार पाच वर्ष आठ वर्ष च काहीतरी असत ते use केल्या नंतर तेचि संपते परत नवीन काढला लागत हम्म मग बाकी विचारते तिला, हो विचारते हम्म हम्म माझी आजी तर काय bank मध्ये कर bank मध्ये नोकरी कर चालूच असत

हा ना हम्म अस बघ आपलं हे आता बारावी मध्ये एखादा विषय sem मध्ये back हुशार असं पण तु pharmacy करते तुझ back विषय राहील तर scholarship वर effect पडतो का तेच back आपला राहील लागलं तर scholarship नाही भेटत आपल्याला सगळ clear लागतात हा तेच पण अभ्यास वैगेरे सगळं वेवस्तीत करायचं मग तू पण तुला पण आहे ना scholarship हो मी करते ग अभ्यास वेळेवर नाही back ला राहून देत आणि बघ तुझं भावा साठी जरी loan घ्याच म्हणती आहे ना तू त्याला पण तू सगळ सांगत जा तुझ विषय clear पाहिजे असं तस तरच bank loan देते बघ attendance पाहिजे अंशी टक्के अजून हे पाहिजे सगळे विषय clear पाहिजे आणि सगळ्या मध्ये pass पाहिजे आणि bank काय करते ते loan आपल्या account वर नाही येत direct college च्या account मध्ये send करत असते अजून बघ बाकी च खर्च साठी पण bank loan देते फक्त college ची fees नाही अजून आपल्याला पुस्तके पाहिजे अजून जर आपल्याला laptop पाहिजे असेल आपल्याला लागत असेल पानायच fess ची सगळं खर्च bank loan मधून भेटू शकतो अच्छा तेच बघते मी पण माहिती काढते हेच्यावरून

हम्म तोपर्यंत तू दीदी ला विचारून घेशील आज रात्री

हम्म हे कर्ज वैगेरे समोर tension आहे डोक्याला ताण आलाय एकदा आपलं application approved झालं ना अर्ज मंजूर झाला कि काय problem नाही येत हम्म फक्त admission घेतल्या घेतल्या लगेच check करायचं म्हणजे bank पण आधी भरून ठेवायचं बघायचं चौकशी करून बघायची जरा

हा आता उद्या च जाते bank मध्ये मी विचारते दीदी ला आधी मग ती सांगते

अंग काय तरी तीन number counter ला असते तिथं आता मला पण नाही माहिती

तस चांगलं आहे बग तुला जायचं असेल तर तिला तिच्याशी मी तिला तिचं number देते, तिच्याशी contact कर पण ती मला म्हंटली होती तशी तुझी मैत्रीण एकदा bank त भेटलेली म्हणून मला हा भेटलेले मी तेच विचारला गेले होते कोणते कागद पत्र लागतं form भरण्या साठी शिष्यवृत्ती loan काढण्या साठी त्याला पण अगोदर तीन काय चार हजार रुपये लागतात म्हणे process करण्या साठी मी म्हणाल ठीक आहे मग असाच विचारत होतो post च कस कळलं तू कस नाही bank मध्ये bank manager असं तस हा हा हम्म आता विचारलं मी papa च विचारात होते तुझ्या friend ला विचार म्हणून शेतकरीच ते कर्ज कस काढायचं काय नाही

हो निघू शकत काहीच नाही तिला विचारते एकदा हा परत म्हणे पुढं चालून दोघ suppose दोघ papa चेटु च काही joint खात आहे papa हेच वर परत होत ना होतं भावाचं आणि papa च joint नाही ठेवायचं हा ते पण करून घेईल मी आता हम्म हम्म sunday ला आता उद्या आलं यार sunday नाहीतर उद्या च रविवार आलं उद्या उद्या गेले असते, नाहीतर bank मध्ये हा उद्या आता बंद असते bank सोमवारी जास्त गर्दी असते हा आता सोमवारी गर्दी हो खूप असते हा सगळ्यांचं जेंचं काम राहून गेले येते म्हणजे थोडं थोडं अरे माझ फक्त एक documnet एक कागद पत्र राहील होत त्यासाठी माझ ते रोखलं हम्म कागद पात्र शी हे नाही चालत तडजोड नाही चालत सगळे कागद पत्र लागतात अशे हम्म अस हे करून नाही घेत ग समजून नाही घेत, तिथं पण चिडचिड करतात ते लोक म्हणजे त्यांचे पण चीडचीड होती, येवढे सारे लोक ऐकत पण नाही हे राहील ते राहील तर हे घ्या ते घ्या असं करतात

बघते मी दीदी ला विचारते एकदा तस आणि तुला सांगते,

भावाचं तुझ्या शिक्षण होत आलं असणार आता बारावी ते झाले त्याचा लागते मी मग त्याला पण दोन काय तीन महिने लागते ते कर्ज काढण्या साठी म्हणून आगोदर च विचारपूस करून ठेवायले हो तेच आता बघ परीक्षा होईल पुढच्या महिन्यात आणि लगेच त्याचा दोन महिनेंन result लागलं लगेच सगळी त्याचा admission ची पण कागद पत्र कडून ठेवायची हम्म onlineform भरायचं आलाय म्हणजे होऊन जाईल fastfast हा होऊन जाईल म्हणजे लगेच कस admission झालं कि लगेच आपल्या कडे apply करता येईल काय नाही नको tension घेऊ होईल मी विचारते दीदी ला सगळं

धन्यवाद! असुदे असुदे सातारा जिल्हा सातारा हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी व त्याच्या उप नदी वयनीया यांच्या संगमा जवळ स्थित एक शहर आहे हे शहर

सातारा तहसील तसेच सातारा जिल्हा यांचे मुख्यालय आहे. शहराचे नाव शहरा भवती असलेल्या सात किल्ल्या सता सात तारा पासून आहे सातारा. जिल्हा मराठे राज्याचे राजधानी आहे. भारतातील महाराष्ट्रातील पुणे येवती एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठा ऐतीहासीक सामाजीक व शैक्षणीक पार्श्वभुमीला लागले आहे. सातारा जिल्ह्याने भारतातील लढ्याचे व सामाजीक गड जडन घडनीत मोठ योगदान दिलं आहे. अधुनीक. भारतात त्या सतरा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमठवला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांश गावंमध्ये युरोप भारतीय सेने मध्ये भारत ती. होण्याची परंपरा जपतात त्यामुले शुर विरांचा जिल्हा आशी ओळख या जिल्ह्याने केली आहे. महाराष्ट्र राज्यातील पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ दहा हजार चारशे सत्तर चौरस किलो मिटर अंतर. लोक संख्या तीस लाख तीन हजार नऊशे बावीस आहे. बाविस सातशे सातारा हे गोड कंदी पेढे म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा हा प्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. सातारा छत्रपती शिवाजी महाराज्यांची एक अनोखी